समोरील चित्रामध्ये आपल्याला छान अशी विविध कलरचे फ्लॉवर दिसत आहे आणि त्यांना ते आपण गिफ्ट मध्ये वगैरे देतो ना तशे फा फ्लॉवर्स त्यांना सजवून डेकोरेट करून अशे छान अशे त्यांचे गुच्छ बनवून ठेवलेले आहेत.

समोरील चित्रामध्ये आपल्याला खूप मोठी शेती दिसत आहे आणि त्या शेतीमध्ये काहीतरी लावलेल दिसत आहे खूपच छान ग्रीन अशी ग्रीन ग्रीन कलरची ची सगळी झाड आपल्याला दिसत आहेत.

आणि हि जी काही पिक लावलेलं असेल ते सुद्धा आपल्याला ब्लॅक-अँड-व्हाईट-कलर मध्ये दिसत आहेत.